जमिनीच काहीतर काम चालू आहे एक घर दिसत आहे मशीन मशीन दिसत आहे दोन माणस दिसत आहेत झाड दिसत आहेत.

लाइट आहे डेकोरेशन आहे सर्वजण--

तिजोरीला कडे होरिया आहे वरच्या साइडला काँच आहे.

लाइट आहे परत खा व लाइट चा पोल आहे.

खेळण्यासाठी मैदान आहे. ग्राउंड आहे. हराळी आहे. दगड आहेत. इमारत आहे. लाईटी चा पोल आहे.

त्यांच्या हातात काहीतरी आहे छोटी मोठी दुसऱ्या तिसऱ्या प्रणाम कर--

एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. लाईटचा खाब आहे. इटकरी कलर ची जाताना दिसून येत आहे.